जिओजेब्रा च्या एंगल्स एंड ट्रायंगल्स बेसिक्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
जिओजेब्रा पहिल्यांदाच वापरणारांनी याच साईटवरील इंट्रोडक्शन टीओ जिओजेब्रा ट्युटोरियल बघावे
या पाठासाठी मी उबुंटू लिनक्स 1004 एलटीएस ही ऑपरेटिंग सिस्टम आणि जिओजेब्रा 32400 वापरणार आहे
या ट्युटोरियलमध्ये आपण जिओजेब्रा च्या सहाय्याने त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज नेहमीच 180 अंश असते हे तपासून बघणार आहोत
या ट्युटोरियलमध्ये आपण पॉलिगॉन एंगल इन्सर्ट टेक्स्ट या टूल्सचा वापर कसा करायचा ते शिकणार आहोत
आता या ठिकाणी बहुभुजाकृती म्हणून त्रिकोण काढण्यासाठी प्रथम पॉलिगॉन हे टूल सिलेक्ट करा
ड्रॉईंग पॅडवर क्लिक करून तीन शिरोबिंदू निवडा
आता एका शिरोबिंदूवर क्लिक करा
त्रिकाणाचे आंतरकोन मोजण्यासाठी एंगल हे टूल निवडा
कोनाचे माप दोन पध्दतीने मोजता येते
क्लॉकवाईज निवडा
आ बी नंतर सी या शिरोबिंदूंवर क्लिक करा
अशा प्रकारे आपल्याला अल्फा म्हणजेच एबीसी या कोनाचे माप मिळेल
दुस या पध्दतीत ज्या दोन रेषाखंडांनी हा कोन बनला आहे ते निवडा
येथे आ आणि बी रेषाखंड निवडा
anti क्लॉकवाईज निवडा
अशा पध्दतीने बेटा म्हणजेच बीसीए कोनाचे माप मिळेल
त्याच पध्दतीने आपल्याला गम्मा म्हणजेचCAB कोनाचे माप मिळेल
सर्व कोनांना मान्यताप्राप्त गणिताच्या परिभाषेनुसार ग्रीक संज्ञा देण्यात येतील
तसेच जर आपण अंती क्लॉकवाईज पध्दतीने सी बी आ या क्रमाने हे शिरोबिंदू निवडल्यास आपल्याला या बाह्यकोनाचे माप मिळेल
ड्रॉईंग पॅडवर टेक्स्ट समाविष्ट करण्यासाठी इन्सर्ट टेक्स्ट हे टूल निवडा
नंतर ड्रॉईंग पॅडवर कुठेही क्लिक करा
एक टेक्स्ट विंडो उघडेल
आता कोन ABCदर्शवण्यासाठी डबल कोट्स मध्ये एंगल एबीसी असे टाईप करून डबल quotesपूर्ण करा
पुढे चे चिन्ह काढून मग alphaवर क्लिक करा
OKवर क्लिक करा
आपल्याला कोन एबीसी चे माप मिळेल
त्याचप्रमाणे त्रिकोणाच्या आंतरकोनांची बेरीज दर्शवण्यासाठी प्रथम इन्सर्ट टेक्स्ट ह्या टूलवर क्लिक करून ड्रॉईंग पॅडवर क्लिक करा
नंतरdouble कोट्स मध्ये सुम ओएफ ठे इंटिरियर एंगल्स ओएफ ट्रायंगल एबीसी असे टाईप करून डबल कोट्स पूर्ण करा
पुढे चे चिन्ह काढून नंतर कंसात अल्फा बेटा गम्मा टाईप करून कंस पूर्ण करा
OKवर क्लिक करा
आता आपल्याला आंतरकोनांची बेरीज मिळेल
पुढे मूव टूल निवडा आणि फ्री ऑब्जेक्ट्स म्हणजेच येथे आ बी किंवा सी हे शिरोबिंदू हलवा
आपल्याला त्रिकाणाच्या आंतरकोनांची बेरीज 180 अंशच राहिलेली दिसेल
आता एक मजेशीर भाग बघू या
जेव्हा तिनही शिरोबिंदू एका ओळीत येतात तेव्हा दोन आंतरकोनांचे माप कमी होऊन ते शून्य होते
आणि तिस या कोनाचे माप सरळ कोनाप्रमाणे 180 अंश होते
पुढे अजून दोन गोष्टींबद्दल जाणून घेऊ या
त्या म्हणजे ड्रॉईंग पॅडचे गुणधर्म आणि जिओजेब्रा मध्ये एखादा घटक डिलिट करणे
प्रथम ड्रॉईंग पॅडचे गुणधर्म बघू या
ड्रॉईंग पॅडवर कुठेही राईट क्लिक करून मग खालील ड्रॉईंग पॅड या पर्यायावर क्लिक करा
ड्रॉईंग पॅड नामक एक विंडो उघडेल
येथे आपण ड्रॉईंग पॅडचा बॅकग्राऊंड कलर बदलू शकतो
येथे आपण अक्षांसंबंधीचे गुणधर्म बदलू शकतो
एक्स आणि य अक्ष तसेच आपण येथे ग्रीड संबंधीच्या गुणधर्मांमध्येही बदल करू शकतो
अक्षांची एकके त्यांची नावे आणि एक्स अक्षाचे य अक्षाशी गुणोत्तर हे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत
साधारणपणे आपण सामान्य भूमितीसाठी नेहमी एकास एक असे गुणोत्तर ठेवतो
विंडो बंद केल्यावर येथे आपण केलेले बदल सेव्ह होतील
आता ड्रॉईंग पॅड वरील घटक डिलिट करण्यासाठी त्या घटकावर माऊसचा कर्सर घेऊन जा
मी येथे बाह्य कोनावर कर्सर नेत आहे
त्यावर राईट क्लिक केल्यावर आपल्याला त्या घटकाचे नाव दिसेल
नंतर डिलिटवर क्लिक केल्यावर तो घटक डिलिट झालेला दिसेल
घटक डिलिट करण्याची दुसरी पध्दत म्हणजे अल्जेब्रा व्ह्यू वरील घटक सिलेक्ट करा आणि त्यावर राईट क्लिक करून डिलिट हा पर्याय निवडा
आपल्याला लक्षात येईल की कोन गम्मा डिलिट झाल्यावर येथील टेक्स्ट देखील डिलिट झाले आहे कारण ते गम्मा वर अवलंबून होते
आपण डिलिट केलेले उंडो करण्यासाठी एडिट मेनूवर जाऊन उंडो वर क्लिक करा
किंवा सीआरटीएल झ दाबा
जिओजेब्रा मध्ये एका वेळी अनेक घटक डिलिट करण्यासाठी ड्रॉईंग पॅडवर कुठेही माऊसचे डावीकडील बटण दाबून आपल्याला डिलिट करायच्या घटकांवर माऊस ड्रॅग करा आणि मग माऊसचे बटण सोडून द्या
घटक सिलेक्ट झालेले दिसतील
आता की बोर्डवरील डिलिटचे बटण दाबा
पुन्हा undoवर क्लिक करून हे उंडो करून घ्या
आता मी आपल्याला टेक्स्ट समाविष्ट करण्यासाठीचा सिंटॅक्स परत एकदा समजवणार आहे
आपल्याला जे टेक्स्ट दर्शवायचे आहे ते उदाहणात दाखवल्याप्रमाणे डबल कोटस मध्ये असणे आवश्यक आहे
जिओजेब्रा व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज पाहण्यासाठी अल्जेब्रा viewमध्ये दिसत असल्याप्रमाणे कोटस न देता व्हेरिएबलची नावे वापरा
या व्हॅल्यूजवर अंकगणिती क्रिया करण्यासाठी ही व्हेरिएबल्स कंसात लिहा
टेक्स्ट जोडण्यासाठी किंवा कॉन्केटनेट करण्यासाठी अधिकच्या चिन्हाचा वापर होतो
पुढे आपण टेक्स्ट आणि कोन यांचे रंग एकसमान करण्याच्या काही पध्दती बघू या
आता टेक्स्टचा रंग बदलण्यासाठी प्रथम टेक्स्टवर राईट क्लिक करून मग ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज या पर्यायावर क्लिक करा
मग कलर टॅबवर जाऊन रंगाची निवड करा आणि विंडो बंद करा
आता येथे या कोनावर क्लिक करून मग राईट क्लिक करा
पुढे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज वर जाऊन तोच रंग निवडण्यासाठी येथे रिसेंट विंडोतील या रंगावर क्लिक करा
तसेच आपल्याला झूम इन आणि झूम आउट करायचे असेल त्यावेळी ह्या झूम इन किंवा ह्या झूम आउट पर्यायावर क्लिक करून नंतर ड्रॉईंग पॅडवर क्लिक करू
कोनाचे एकक बदलण्यासाठी ऑप्शन्स मेनूमधील एंगल युनिट वर जाऊन degreesऐवजी रेडियन्स निवडा
अशा प्रकारे आपण कोनाच्या मापाचे एकक बदलू शकतो
तसेच झूम इन आणि झूम आउट देखील करू शकतो
आता असाईनमेंट करू या
येथे तुम्हाला त्रिकोणाच्या एका बाह्यकोनाचे माप त्या त्रिकोणाच्या विरूध्द बाजूच्या आंतरकोनांच्या बेरजेएवढे असते हे तपासायचे आहे
पॉलिगॉन टूल च्या सहाय्याने एक त्रिकोण काढा
लाईन थ्रॉग त्वो पॉइंट्स टूल च्या सहाय्याने कुठलीही एक बाजू वाढवा
एंगल टूल च्या सहाय्याने बाह्यकोन आणि त्याच्या विरूध्द आंतरकोनांच्या बेरजेचे माप मोजा
रिझल्ट दर्शवण्यासाठी इन्सर्ट टेक्स्ट टूल चा वापर करा
आणि मूव टूल आणि फ्री ऑब्जेक्ट्स हलवून ते तपासून बघा
मी काय केले ते मी तुम्हाला दाखवते
तुम्ही फक्त मूव टूल आणि फ्री ऑब्जेक्ट्स हलवून ते तपासून बघा
आपल्या लक्षात येईल की बाह्यकोनाचे माप कायमच त्याच्या विरूध्द बाजूच्या आंतरकोनांच्या बेरजेइतके असते
quotस्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टquot हे quotटॉक टू टीचरquot या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे